लिब्रिऑफिस बसे च्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत लिब्रिऑफिस बसे म्हणजे काय
बेस वापरण्याची पूर्वतयारी
लिब्रिऑफिस बसे मध्ये आपण काय करू शकतो
रिलेशनल डेटाबेस चे बेसिक्स
नवा डेटाबेस आणि टेबल तयार करणे
लिब्रिऑफिस बसे हा लिब्रिऑफिस suiteचा डेटाबेस घटक आहे
मायक्रोसॉफ्ट एक्सेस चे बेसशी साम्य आहे
बेस हे एक विनामूल्य व मुक्तपणे उपलब्ध असलेले सॉफ्टवेअर आहे
त्याचे वितरण आदानप्रदान व वापर आपण कुठल्याही निर्बंधाशिवाय करू शकतो
बेसच्या वापरासाठी लागणा या पूर्वतयारीकडे एक नजर टाकू
मायक्रोसॉफ्ट विंडोजसाठीची सिस्टम रिक्वायरमेंट पुढीलप्रमाणे मायक्रोसॉफ्ट विंडोज 2000 एक्सपी विस्ता ओर विंडोज 7 pentium कंपॅटिबल पीसी
हार्ड डिस्कवर 15 जीबी किंवा जास्त उपलब्ध जागा उबुंटू लिनक्स साठीची सिस्टम रिक्वायरमेंट अशा प्रकारे लिनक्स कर्नेल चे व्हर्शन 2618 ओर हायर pentium कंपॅटिबल पीसी विंडोज किंवा लिनक्स ह्या दोन्ही इन्स्टॉलेशन साठी आपल्याकडे किमान 256 एमबी राम असावी
512 एमबी किंवा जास्त असल्यास चांगले सिस्टम requirementच्या संपूर्ण माहितीसाठी लिबर ऑफिसची बेवसाईट पहा
तसेच आपल्याला जावा रनटाईम एन्व्हायर्नमेंट इन्स्टॉल करणे आवश्यक आहे
जी तुम्ही या लिंकवरून डाऊनलोड करू शकता
फ्री जावा डाउनलोड ह्या मध्यभागी असलेल्या लाल बटणावर क्लिक करा
एकदा फाईल डाऊनलोड झाली की त्यावर डबल क्लिक करा
आणि इन्स्टॉल करण्याच्या सर्व सूचनांचे पालन करा
आता आपण लिब्रिऑफिस बसे चे इन्स्टॉलेशन बघू या
तुम्ही कंप्लीट इन्स्टॉलेशन चा पर्याय निवडून जर लिब्रिऑफिस सूट इन्स्टॉल केले असेल तर तुमच्या स्क्रीनच्या डावीकडे खाली असलेल्या स्टार्ट मेनू वर क्लिक करूनLibreOffice बसे उघडू शकता
एल प्रोग्राम्स वर क्लिक करून नंतर लिब्रिऑफिस सूट वर क्लिक करा
जर तुम्ही लिब्रिऑफिस सूट इन्स्टॉल केले नसेल तर तुम्ही अधिकृत वेबसाईटवरील डाऊनलोडवर लिब्रिऑफिस वर क्लिक करून बसे इन्स्टॉल करू शकता
लिब्रिऑफिस Suiteच्या पहिल्या ट्युटोरियलमध्ये याबद्दल सविस्तर माहिती उपलब्ध आहे
बसे इन्स्टॉल करताना कंप्लीट हा पर्याय निवडायचा आहे हे लक्षात ठेवा
आता आपण पुढील विषयाकडे वळू या
लिब्रिऑफिस बसे मध्ये आपण काय करू शकतो
बसे मध्ये आपल्याला दाता योग्य पध्दतीने संचित करता येतो
फॉर्म्स च्या सहाय्याने दाता एंट्री करता येते व दाता बघता येतो
क्वेरीज च्या सहाय्याने माहिती मिळवता येते
सुबक व छापण्यायोग्य चांगले रिपोर्टस् तयार करता येतात
दाता चे व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला baseची मदत होते
तुम्हाला कदाचित माहिती असेल की डेटाबेस हा दाता फॉर्म्स क्वेरीज एंड रिपोर्ट्स यांचा समूह असतो
उदाहरणार्थ बेसचा उपयोग कस्टमर इन्फॉर्मेशन डेटाबेस हाताळण्यासाठी सेल्स ऑर्डर्स आणि इनव्हॉइसेस वर नियंत्रण ठेवण्यासाठी स्टुडेंट gradeच्या databaseची व्यवस्था राखण्यासाठी किंवा libraryसंबंधित डेटाबेस बनवण्यासाठी होतो
आता आपण डेटाबेस ची प्राथमिक ओळख करून घेऊ
डेटाबेस मध्ये टेबल म्हणजेच तक्त्याच्या रूपात मजकूर मांडला आणि संचित केला जातो
टेबल्समधील प्रत्येक दाता घटक रॉव्स आणि कॉलम्न्स मध्ये संचित केला जातो
अशा डेटाबेस ला रिलेशनल डेटाबेस असे म्हणतात
जेथे कॉलम्सच्या सहाय्याने टेबल्सचा एकमेकांशी संबंध जोडलेला असतो
आपण लायब्ररीसाठी एका सिंपल डेटाबेस चा विचार करू
लायब्ररीमध्ये अनेक पुस्तकांचा संग्रह असतो
आणि पुस्तके लायब्ररीच्या सभासदांना दिलेली असू शकतात
पुस्तकाला नाव लेखक प्रकाशक प्रकाशन वर्ष आणि किंमत असते
याला एट्रिब्यूट्स किंवा गुणधर्म असे म्हणतात
त्याचप्रमाणे लायब्ररीच्या सभासदाला नाव दूरध्वनी क्रमांक आणि पत्ता असतो
आणि लायब्ररीच्या सभासदांनाच केवळ पुस्तके दिली जातात
आता हा मजकूर रॉव्स आणि कॉलम्न्स असलेल्या टेबल्सच्या रूपात कसा संचित करायचा ते बघू या
बुक्स टेबल मध्ये प्रत्येक पुस्तकाबद्दलची माहिती संचित करू शकतो
याचे एट्रिब्यूट्स जसे की बुक तितले ऑथर पब्लिशर येअर ओएफ पब्लिकेशन एंड प्राइस हे कॉलम रूपात असतील
प्रत्येक पुस्तक वेगळे ओळखण्यासाठी बुकिड नामक युनिक आयडेंटिफायर हा कोलम्न देखील समाविष्ट करा
अशा प्रकारे आपल्याकडे एकाच नावाची दोन वेगळी पुस्तके असू शकतील
तसेच मेंबर्स टेबल च्या कॉलम्समध्ये नामे आणि फोन तसेच प्रत्येक सभासद वेगळा ओळखण्यासाठी मेंबर इद चा समावेश असू शकतो
आणि बुकसिश्यूड या तिस या टेबलद्वारे आपल्याला सभासदांना दिल्या गेलेल्या पुस्तकांची माहिती ठेवता येते
या टेबलमध्ये बुक इश्यूड ठे मेंबर दाते ओएफ इश्यू दाते ओएफ रिटर्न एक्चुअल दाते ओएफ रिटर्न व्हेथर चेक्ड इन ओर नोट अशा प्रकारची माहिती असेल
या टेबल्समधील दाता एकमेकांशी जोडून आपण त्यांच्या मध्ये संबंध प्रस्थापित करू शकतो
यामुळे आपल्याला रिलेशनल डेटाबेस हाताळणे सोपे होते
रिलेशनल डेटाबेस वरील एडवान्स्ड टॉपिक्स साठी स्पोकन tutorialच्या वेबसाईटवरील इतर ट्युटोरियल बघा
आता आपण पहिल्या बसे databaseला लायब्ररी नावाच्या databaseने सुरूवात करू या
नवा डेटाबेस बनवण्यासाठी प्रथम आपल्याला बसे प्रोग्राम उघडावा लागेल
त्यासाठी स्क्रीनच्या डाव्या बाजूला खाली स्टार्ट मेनू वर क्लिक करून एल Programsवर जा
नंतर लिब्रिऑफिस Suiteमध्ये लिब्रिऑफिस बसे वर क्लिक करा डेटाबेस विझार्ड नामक एक पॉप अप विंडो उघडेल
नवीन डेटाबेस बनवण्यासाठी नेक्स्ट बटणावर क्लिक करा
पुढील विंडोमधील फिनिश बटणावर क्लिक करा
सावे एएस ही विंडो उघडेल
आपण लायब्ररीचा डेटाबेस तयार करत असल्यामुळे फाइल नामे च्या टेक्स्ट बॉक्स मध्ये लायब्ररी असे टाईप करा
आणि नंतर सेव्ह या बटणावर क्लिक करा
आता आपण डेटाबेस मध्ये आहोत
दाता संचित करण्यासाठी आपण टेबल्स बनवू या
नवे टेबल बनवण्यासाठी डावीकडील डेटाबेस च्या सूचीतील टेबल्स या आयकॉनवर क्लिक करा
उजवीकडील टास्क्स च्या सूचीतून क्रिएट टेबल इन डिझाइन व्ह्यू वर क्लिक करा
येथे दुसरी विंडो उघडेल
येथे पहिल्या कॉलममध्ये फील्ड नामे खाली बुकिड टाईप करा
फील्ड टाइप या पुढील कॉलमवर जाण्यासाठी टॅब ही की वापरा
प्रत्येक पुस्तकाचा बुकिड वेगवेगळा नंबर असल्यामुळे फिल्ड टाईपमधल्या ड्रॉप डाऊन मधून इंटिजर ही पर्याय निवडा
खालील भागातील फील्ड प्रॉपर्टीज बदलू या
ऑटोव्हॅल्यू नो बदलून येस करा
या फिल्डमध्ये प्रत्येक पुस्तकाला स्वतःचा असा वेगळा क्रमांक असेल
ज्यामुळे ते पुस्तक वेगळे ओळखता येईल
दुस या शब्दात या फिल्डला प्रायमरी के असेही म्हणतात
बुकिड फिल्डच्या डावीकडे पिवळ्या किल्लीचे चिन्ह दिसेल
फील्ड नेम्स साठी फील्ड टाइप कसे निवडायचे ते आपण पाहू
फील्ड typeहे टेक्स्ट इंटिजर न्यूमेरिक डेसिमल किंवा दाते यापैकी असू शकते
मजकूर रूपात असलेल्या फिल्डसाठी उदा नाव शीर्षक पत्ता यासाठी टेक्स्ट हा टाईप वापरा
केवळ संख्या असलेल्या फिल्डसाठी इंटिजर न्यूमेरिक किंवाdecimalचा वापर करा
उदाहरणार्थ किंमत असलेल्या फिल्डसाठी न्यूमेरिक आणि वर्ष असलेल्या फिल्डसाठी integerचा वापर करा
आता आपण उरलेली फिल्डस बनवू या
तितले फील्ड टाइप टेक्स्ट ऑथर त्याचे फील्ड टाइप टेक्स्ट पब्लिश्ड येअर त्याचे फील्ड टाइप इंटिजर पब्लिशर त्याचे फील्ड टाइप टेक्स्ट प्राइस त्याचे फील्ड टाइप न्यूमेरिक लेंग्थ आणि डेसिमल प्लेसेस बदलून ते अनुक्रमे 5 आणि 2 करा
फॉर्मॅट एक्झाम्पल या बटणावर क्लिक करा
येथे फील्ड फॉर्मॅट विंडो उघडेल
कॅटेगरी लिस्ट मधून करन्सी आणि फॉर्मॅट लिस्ट मधून इन्र निवडा
दोन डेसिमल प्लेसेस असलेले आरएस
123400 निवडा
लक्षात घ्या की दोन डेसिमल प्लेसेस सहित संपूर्ण लेंथ 5 आहे
ओक बटणावर क्लिक करा
आता आपण बुक्स टेबल साठी सर्व कॉलम्न्स बनवले आहेत
आता आपण टेबल सेव्ह करू
फाईल मेनूखालील सेव्ह आयकॉनवर क्लिक करा
टेबल नेमच्या टेक्स्टमध्ये बुक्स टाईप करा
टेबल्स हे databaseचा एक भाग असल्यामुळे लायब्ररी हा डेटाबेस ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी टेबल्सही सेव्ह होतील हे लक्षात ठेवा
आणि ओक बटणावर क्लिक करा
पुढील ट्युटोरियलमध्ये आपण बुक्स या टेबलमध्ये दाता भरू या
तसेच मेंबर्स आणि बुकसिश्यूड टेबल्स बनवू या
अशा प्रकारे आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत
आपण जे शिकलो ते थोडक्यात
लिब्रिऑफिस बसे म्हणजे काय
बसे वापरण्यासाठी पूर्वतयारी
बसे मध्ये आपण काय करू शकतो रिलेशनल डेटाबेस चे बेसिक्स
नवा डेटाबेस आणि टेबल बनवणे
पुढील ट्युटोरियलमध्ये आपण टेबल्स एंड रिलेशनशिप्स यासंबंधी जाणून घेणार आहोत
quotस्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टquot हे quotटॉक टू टीचरquot या प्रॉजेक्टचा एक भाग आहे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
सदर प्रकल्पाचे संयोजन spoken tutorialओआरजी टीम ने केले आहे
यासंबंधी माहिती या साईटवर उपलब्ध आहे
ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज
यांनी दिलेला आहे
आपल्या सहभागासाठी धन्यवाद